मोटरसायकल्स स्कुटी आणि फोर व्हीलर ही दिसत आहे या चित्रात ए_टी_एम आणि त्याच शेजारी आंध्रा बँक पण आहे.

रस्त्यावर खूप गर्दी आहेत. गाड्या लावलेल्या आहेत. फोर व्हीलर लावलेल्या आहेत.